ते इथे एक मूर्ती दिसत हाये व ती मूर्ती एका माणसाची हाये.

हिरवीगार आंब्याची बाग दिसत हाये व पाच हरणं दिसत हायेत चार पेट्या दिसत हाये एक हरीण काहीतरी खात आहे.

वरील दिसत असलेले छायाचित्र हे एका शहराचे दिसत हाये व त्या शहरात एक रस्ता हाये.

व तिथे अह चिऱ्यानी जमीन फरशी केलेली हाये व एक बाई चलत हाये.

त्या गावात पांढरी अशी इमारत हाये व एक पवनचक्की दिसत हाये.

तिन्ही सांज झालेली आहे व सुशोभित अस कारंजे दिसत आहे ते कारंजे भले मोठे आहे.